ए.टी.एम जवळूनं जात असलेल्या व्यक्तीच्या हातात मोबाईल आहे.

एक माणूस मास्क लावून बसलेला आहे तिथे.

या स्विमिन्ग पूल मध्ये एक मुलगा त्या मुलीला बाहेर काढत आहे.

बाई उभी आहे आणि त्याच्या साइड ला ठेवलेल्या चेअर वर एक छोटीसी --